अं, अं, हॅलो मामाजी. मला मतदानविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती.

हा. तर तुम्हाला काय वाटतं मतदानाबद्दल?

म्हणजे आजकाल म्हणजे खूप... म्हणजे आजकाल खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपला भारत देश म्हणजे एक लोकशाही देश आहे.

आणि जान्तेचे राज्य हि संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या माध्यमातून आपण राज्य चालवतो.

हो. तुम्हाला काय वाटते म्हणजे आजकाल कोणते बदल झालेले आहेत मतदानात? म्हणजे आधीसारखं आता आजचं मतदान होत आहे का नाही? मतदान... पहिल्यांदा म्हणजे मतदान हा आपला अधिकार आहे.

हा आणि मतदान करणे...

हा आता आपल्यासाठी...

तर आता तुम्ही जे मतदानाचे जे वय आहे त्या वयानुसार आपण समजदार आहोत.

हो, आणि एकेका मताने सरकार बनते आणि बिघडते सुद्धा. अगदी घडते सुद्धा. बरोबर. निर्णय आपल्याला घ्यायचा आहे ना.

हो. पैसे घेऊन मतदान करणे.

हो, हो, हो, हो.

कारण मतदान हे... आणि मतदान किती वर्षांनी होते दर किती वर्षांनी होते मतदान?

हो आणि आपल्याला जर कोणालाच मत नाही द्यायचं आहे तर तसा एखादा विकल्प राहतो का खाली की... राहतो ना नोटा. नोटाचा जर आपल्याला जर समजा आपल्याला कोणाला मतदान करायचं नाही.

हो आणि पक्ष पण भरपूर राहते वाटते मतदानमध्ये. हो मग... हो आणि शहराचं आणि ग्रामीण भागात फरक आहे का मतदान करताना? हा आणि फरक म्हणजे नाही म्हणा ग्रामीणचं आता म्हणजे ग्रामपंचायत लेवलचं आहे.

नगर परीषदेचं असेल तर नगर परीषदेचं आहे. कॉर्पोरेशनच्या लेवलचं...

हो, हो. आणि साधारणतः तुम्ही म्हणजे कोणत्या कोणकोणते पक्ष आहेत जे तुम्हाला माहिती आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या पार्टीचे पक्ष आहेत? राष्ट्रीय पक्ष आहेत समजा भारतीय जनता पार्टी आहे.

न्याशनलाईज्द पार्टी आहे.

बाकी मग काही असे अपक्ष वगैरे आहेत काही लोक. हा. तुमच्याकडे सध्या कुठल्या पक्षाची जास्त सध्या वाटचाल चालू आहे? आमच्याकडे सध्या भारतीय जनता पार्टी विषय चालू आहे.

हो, हो, हो. आणि दिल्लीत पण त्याचं चांगलं नाव आहे. हो, दिल्लीमध्ये आहे, पंजाब मध्ये सुद्धा आहे. हो आणि आता त्यांनी वीजचे पण पैसे कमी केलेले आहेत आता.

हो. फुकट वीज आहे तसं.

शाळेतल्या शिक्षणाविषयी खूप हे आहे. हो आणि मोदीजींचा आरएसएसविषयी खूप हे आहे.

तसेच म्हणजे जगभर दौरा करून ते वेगवेगळी माहिती पण आपल्याला देत आहेत जगभरातली म्हणजे आपल आता किती जास्त बदल झालाय आपल्या देशात. आधी वेगळ होत. आता परिस्थिती पण ब तसेच म्हणजे जगभर दौरा करून ते वेगवेगळी माहिती आपल्याला देत आहेत जगभरातली म्हणजे आपल आता किती जास्त बदल झालाय आपल्या देशात. आधी वेगळ होत. आता परिस्थिती पण बदलली आहे ना आधीपेक्षा.दलली आहे ना आधीपेक्षा.

हा म्हणजे आता आपली ही मतदानने निवड करण्याची हे आहे ना. म्हणजे कसं आहे की गुप्त मतदान पद्धती आहे. हो, हो. हो, हो. हो.